समोरच्या चित्रामध्ये कोणता कार्यक्रम दिसत आहे कार्यक्रमामध्ये लोक बसलेले आहे.

आशीर्वाद दिसत आहे चांदणी साडी सेल दिसत आहे.

गाड्या लावलेल्या आहे एक ज्यूस च दुकान दिसत आहे स्कूटी दिसत आहे विविध गाड्या --

मूर्तीच दुकान दिसत आहे शिवाजी महाराजाची मूर्ती दिसत आहे.

कमान दिसता हे कमानेवर एक नंदी बैल दिसत आहे.

समोर जातानी रस्ता दिसत आहे रस्त्याच्या बाजूने--

नट दिसत आहे फाईल दिसत आहे.

एक माणूस जातानी दिसत आहे बाकी माणसे बोलताना दिसत आहे कार्यक्रम कोणता आहे? की --

कलर मध्ये दिसत आहे.

समोरील चित्रांमध्ये ऑटो दिसत आहे कार दिसत आहे.